हे बस स्टॉप आहे इथं पाच सहा बस लागलेले आहे पॅसेंजर येणं जाणं चालू आहे कंडक्टर आहे.

इथं खूप सारी चांगली चांगली झाडे आहेत बाईक लागलेली आहे कार आहे चांगल्या विविध विविध प्रकारच्या.

ह्याच्यात आहे ना सगळं हेल्मेट ड्रेस एक इंजिनियर आहे ह्याच्या अजून सामान आहे सगळं हातोडी आहे त्याच्या हातात त्याने ड्रेस घातलेला आहे चांगला.

लाईटा आहेत आजूबाजूला गाळ्यात जाणं येणं चालू आहे इथ खूप चांगल्या प्रकारची दुकान आहे तिथ लोकाला बससाठी खासाठी आहे इथ.